महात्मा गांधींचं ब्रीदवाक्यच होतं खेड्याकडे चला. आणि सगळ्यांना आजही आपण बघितलं तर मारा भारतामध्ये सर्वात जास्त स्थिती आहे ती खेड्यांचीच आहे. जर खेड्यात बदल झाला तर भारत बदलेल. जर खेड्यांना स्वातंत्र्य भेटले, खेडे जर स्वतंत्र असल्याने जगाला या आर्थिक, सामाजिक पद्धतीने जर ते अं सक्षम झाले तरच आपला पूर्ण भारत देश सक्षम होईल. पण ए गोष्ट अशी आहे की खेड्यातली सोय खेड्यामध्ये खूप साऱ्या सुविधा उपलब्ध नाहीयेत. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाही आहेत, मग hospital उपलब्ध नाही आहे, पाणी नाहीये, light नाहीये या सर्व गोष्टी आजही बहुतेक खेडे तरीही सगळ्यांचं शहरीकरण होत आहे. तरीपण आजही बहुतेक जास्त म्हणजे खूपच जास्त देशभरा खेडे आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त सुविधा उपलब्ध नाहीयेत तर सगळ्या लोकांना शहराकडे जाण्याची. जे होते शहराकडे स्थलांतर करीत आहेत. कोणी शिक्षणासाठी करत आहे, शिक्षणासाठी नव्वद टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांचं हे स्थलांतर आहे ते शिक्षणासाठी

शहराकडे वळायला लागलेलेत आणि अशाप्रकारे जे अं आपला भारत आहे तो देखील शहरीकरणाकडे वळलेलाय. मात्र भारतामध्ये पण खूप जास्त शहरीकरण व्हायला लागलेलं आहे. खेड्यामध्ये पण खूप सोयी-सुविधा यायला लागल्यात. खेड्याचं रूपांतर देखील शहरामध्ये व्हायला लागलं आहे.

आणि पर्यटनाच्या दृष्टीने देखील शहराला महत्त्व आहे. आत्ताचं एक मा महाराष्ट्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं एक किंवा सगळ्यात मोठं जे शहर आहे-मुंबई त्याला भारताचं प्रवेशदार म्हणून देखील ओळखलं जातं. भारताची जी आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी जे ठिकाण आहेत ती म्हणजे मुंबई. आणि मुंबईला सात बेटांचं शहर देखील म्हटलं जातं. आणि सात बेटांचं शहर का म्हणतात मुंबईला? मोठा कुलबा, धाकटा कुलबा, परळ, मुंबई, माजगांव, वरळी, माहीम हे सात बेट मुंबईमध्ये आहेत म्हणून मुंबईला सात बेटांचं शहर म्हटलं जातं. आणि जे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं ती मुंबई. मुंबईमध्ये भारताचं मुंबई म्हणजे भारताची शैक्षणिक, आर्थिक, राजकीक यांच्यामुळे ओळखू ओळख मुंबईला भारताची जं आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मुंबई हे शहर सागरी मार्गावर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून आहे. आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, चार, आठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, चार आणि आठ हे जे आहेत त्याची सुरुवातच मुंबईपासून होते. मध्य railway, पश्चिम railway चे मुख्यालय जे आहे अनुक्रमेत आहे इथे मग छत्रपती शिवाजी महाराज terminus आणि चर्चगेट मुंबई central हे जे आहे जे मुंबईमधून सुरू होतात. मुंबईची metro, mono railway, उपनगरीय local railway मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. अठराशे पंच्याऐंशी साली

गिरगांव चौपाटी आहे, नय नरिमन पॉइंट आहे. मुंबईच्या सौंदर्यात या सगळ्यांनी भर घातलेली आहे. मुंबईमध्ये मुंबादेवी, महालक्ष्मी, हजी अली दर्गा, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च हे देखील श्रद्धास्थान आहेत. जिजामाता उ राष्ट्रीय उद्यान त उद्यान आहे. नेहरु विज्ञान केंद्र आहे, नेहरु planetarium हे आकर्षित केंद्र आहे. टिळक स्मारक आहे, ऑगस्ट क्रांती स्तंभ आहे, मणिभवन आहे, वरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आहे. ना अशाप्रकारे जे आहे मुंबई शहर जे आहे ते भारतीयांचच नाही तर तर देश-विदेशी लोकांचं देखील आकर्षण आहे. आणि मुंबई त्यांच्यासाठी मुंबई शहराच्यामागे इतिहास ही खूप मोठा आहे. नागपूर शहर आहे हे नाग नदीकाठी वसलेलं आहे. भारताचं मध्यवर्ती स्थान म्हणून नागपूर ओळखलं जातं. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर ओळखलं जातं. महाराष्ट्राचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूरला होतं. पावसाळ्याच्या दिवशी मुंबईला होतं आणि हिवाळ्याच्या दिवशी नागपूरला होतं. महाराष्ट्राचं जे राज्य आहे महामार्ग क्रमांक सहा आणि सात या शहरामध्येच एकत्रीत येत असतात. आणि मुंबई-कोलकत्ता railway महामार्ग लोह मार्ग याच शहरातून जातात. लोह मार्गाने नागपूर हे शहर मा भारताचे मध्यवर्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वीचे गोंद राजाचं राज्य नागपूर होतं. पुणे- पुणे हा मुळामुदा मुळामुठा नदी काठी वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे ओळखलं जातं. पुणे शहर ऐतिहासिक, धार्मिक परंपरा लाभलेले शहर आहे. पुण्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यिक परंपरा तशेच औद्योगीक दृष्ट्या हे पुणे शहर राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे स्वराज्याचा पाया इथेच रोवलेलाय. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यातील लाल महालातच रहायचे. पेश्व्यांनीही इथूनच आपल्या राज्यकारभाराची सुरूवात केली होती. शिवनेरी जे किल्ला आहे शनिवारवाडा तो देखील पुम्यामध्येच आहे. अं आणि त्याच्यानंतर जे british अं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गो गोपाळ गणेश आगरकर गोपाळकृष्ण गोखले, या राज्याचे राज केले होते. परत महात्मा ज्योतीराव फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारखे समाजसुधारक याच भूमीतले. एकोणीसशे वीसपर्यंत स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणूनच पुणे ओळखलं आणि पुणे जे आहे ते विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. कारण इथेच अह ` महात्मा फुले यांनी पहिली जी शाळा होती मुलींसाठी काढलेली ती पण इथेच बु बुधवारपेठेतील भिडे यांच्या वाड्यात काढली होती आणि पुणे जे शहर आहे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सावित्रीबाई फुले विद्यापीठ देखील पुण्यामध्ये आहे. आणि जे पुण्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळ पण आहेत. आणि एकोणीसशे वीसपर्यंत जे स्वातंत्र्य . माहिती तंत्रज्ञान जे आहे त्याचे केंद्र देखील पुण्यामुळे ओळखले जाते. त्याच्यामध्ये IT जे आहेत खूप IT companies आहेत पुण्यामध्ये आणि प्रेक्षणीय स्थळ आहेत जसं की शनिवारवाडा, सारस बाग, पर्वती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, कसबा मंदिर, पाताळेश्वर जंगली महाराज मंदिर, चंगळ चतुरश्रृंगी देवी, लाल महल निवासस्थान, कस्तुरबा स्मारक राष्ट्रीय शिक्षण , विश्रामबाग वाडा, पेशवे उद्यान, संभाजी उद्यान, बंड garden, पाषाण, कात्रज , महात्मा फुलेंच निवासस्थान, लोकमान्य टिळकांचं निवासस्थान म्हणजे खडकवासला यासारखे ठिकाण आहेत. लोणावळा, खंडाळा हे ठिकाण देखिल पुण्याजवळच आहेत. सिंहगड, पुरंदर, शिवनेरी राजग़ड हे किल्ले पुण्यामध्ये आहेत. आशिया खमडातील सर्वात मोठी दुर्बीण पुणे-नाशिक महामार्गावर खोदड इथे आहे. जे आशिया खंडातील सर्वात मोठं हे कुठे पुणे आणि नाशिक जे महामार्ग आहे तिथून खोदड इथे आहे. पुणे हे शहर खूप सुंदर आहे, खूप आकर्षक आहे एकदम नैनरम्य आहे आणि पुणे विद्येचं माहेरघर असल्यामुळे खूप विद्यार्थी ते तिथे शिकायला देखील जातात. औरंगाबाद - औरंगाबाद

अजिंठा आणि वेरुळ लेण्यीही आपल्याच औरंगाबाद आता ज्याचं नाव संभाजीनगर झालेलं आहे, या संभाजीनगरमध्ये आहे. आणि संभाजीनगरची जी जिल्ह्यातील पर्यटन पर्यटन स्थळे, स्मारक इत्यादि घेता औरंगाबाद जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं आता त्याचं नाव संभाजीनगर झालेलं आहे. ह्याला बावन दरवाज्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. पूर्वी नाव खडकी होतं, मात्र आता शहराचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केलेला जातो. खडकी होतं पूर्वी अगोदर औरंगाबादच्या अगोदर पण त्याला खडकी म्हणत होते. नंतर औरंगाबाद, आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर. आणि शैक्षणिक दृष्ट्या पण प्रगत आहे औद्योगीक पण मवा ह्या MIDC पण औरंगाबादमध्ये खूप आहेत. आणि

नवनिर्मित सिद्धार्थ गार्डन, दिल्ली गेट आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, ऐत्याहासिक संग्रहालय, भदरा मारुती, खुलदाबाद, पैठण, , दौलताबाद किल्ला, अनेक प्रेक्षणीय स्थळ, आकर्षण स्थळ औरंगाबाद मध्ये आहेत. आणि औरंगाबाद हे पर्यटनकेंद्र म्हणून पर्यटकांना खूप सोयीचे आहे. कोल्हापूर कोल्हापूर पंचनदी काठी असलेले महाराष्ट्राची ऐत्याहासिक राजधानी आहे. आणि महाराष्ट्रातील ऐत्याहासिक आणि धार्मिक ठिकाण दक्षिण काशी म्हणून धार्मिक महत्त्व असलेले शहर आहे. इसवी सन बाराशे बारापर्यंत यादवांनी इथे राज्य केले. त्यानंतर सोळाशे पंचहत्तरपर्यंत मुघलांनी, सोळाशे पंचहत्तरनंतर शिवाजी महाराजांनी सत्राशे आठमध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळ्यातून आपली राजधानी कोल्यापूरला आणली. आणि अडोतीस वर्षाच्या कारकिर्दीत राजर्षी शाहू महाराजांनी ते कोल्हापूरला एकदम नावलौकिकच करुन टाकलं. कोल्हापूरमधली अस्पृश्यता निवारण, सामाजिक सुधारणा सामाजिक क्षेत्रात बरीच कामगीरी केली असे आहे. कोल्हपूर शहर चित्रपट व्यवसायात छ छत्रपती शाहू महाराज गुळाची बाजारपेठ आहे. खासबाग मैदान आहे. महाराष्ट्रात कुस्तीचं एकमेव मैदान आहे. अं कोल्हापूर

नोकरशाही. यंत्रणा सज्ज असते. या सेवा अंतर्गत

नोकरशाही असेही म्हटले जाते. संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो व तो त्या त्या खात्याचा राजकीय प्रमुख असतो. जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मंत्र्याने आपल्या खात्याचा कारभार लोकहिताला प्राधान्य देऊन करायचा असतो. मंत्री त्या विषयातील तज्ज्ञ नसेलही परंतु त्याला व्यापक पक लोकहित काय आहे याची जाणीव असते. मंत्र्याच्या खात्याचे सचिव आवश्यक अशी

प्रशासकीय तज्ज्ञता यांचा समन्वय अशा प्रकारे संसदीय पद्धतीत साधला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला. महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले. वित्त त् सचिवांचा राजीनामा. विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार. वरील वरील चौकटीत जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त अशा काही पदांचा उल्लेख आहे. शासनाच्या प्रशासन

कार्यकारी मंडळाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्रकरणात आपण पाहिले, की प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ नव्या कायद्याचे प्रस्ताव तयार करते, तसेच धोरणही ठरवते. शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा नोकरशाही म्हणून ओळखली जाते. प्रस्तुत पाठात आपण नोकरशाहीचे महत्त्व समजून घेणार आहोत. कोणत्याही देशातील शासनसंस्थेला मूलभूत अशी दोन प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. नंबर एक, देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे. नंबर दोन, नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे की ज्यायोगे त्या त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल. यांपैकी पहिल्या कामासाठी देशाची संरक्षण यंत्रणा सज्ज

सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्याने करत असते. याचे कारण ती कायमस्वरूपी असते. दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते, ते परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही. तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. राजकीय

नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. याचा अर्थ असा की, कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो, त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने

सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मना मतांनुसार काम करायचे नाही. एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येते. पहिल्या सरकारची काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून

अनामिकता. अनामिकता म्हणजे एखादया धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे होय. आपल्या खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्यांची जबाबदारी असते. एखादया खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही

गैरव्यवहारांसाठी मंत्र्यांना जबाबदार धरते. या संदर्भातील उत्तरदायित्व मंत्री स्वतः घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. भारतातील नोकरशाहीचे महत्त्व. भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून जे अनेक महत्वाचे बदल करण्यात आले, त्यांची अंमलबजावणी या यंत्रणेने प्रभावीपणे केली आहे. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे एक कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने धोरणाच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहेत. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभते. दूसरे असे की, नोकरशाही हीसुद्धा समाजपरिवर्तनाचे एक साधन आहे. स्त्रियांचे

प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते. धोरणांच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतात. नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका असते. राखीव जागांचे धोरण

त्यांचा सहभागही वाढला आहे. त्यामुळे समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे

सनदी सेवांचे प्रकार- भारतात सनदी सेवाचे प्रमुख तीन प्रकार आहेत. नंबर एक अखिल भारतीय सेवा

नंबर दोन केंद्रीय सेवा या केंद्रशासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा IFS, भारतीय महसूल सेवा IRS इत्यादींचा यात समावेश असतो. नंबर तीन राज्यसेवा या राज्यशासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षांमधून निवडले जातात. गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSE अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSE

परीक्षांद्वारा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या

समाजातील सर्वं घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधींपासून वंचित राहू नयेत म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. मंत्री व सनदी सेवक - मंत्री व खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव उपसचिव पदावरील व्य

त्या-त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात. सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर पूर्ण नियंत्रण असते. एखाद्या योजनासाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे, हे सनदी सेवकच सांगू शकतात. धोरणांच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्यायमंडळ हा सुद्धा शासनसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायद्यांची निर्मिती कायदेमंडळ करते. कार्यकारी मंडळ त्यांची अंमलबजावणी करते तर न्यायलयमंडळ न्याय देते. या पाठात आपण न्यायमंडळ न्यायदान कसे करते, त्यामुळे समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य

समजून घेऊ. व्यक्ती-व्यक्तींमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इ इत्यादीबाबत भिन्नता असते, सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाहीत, परंतु मतभिन्नता टोकाची झाल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात व त्यांचे निराकरण निःपक्षपाती दृष्टीने कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते, त्यासाठी न्यायमंडळासारख्या निःस्पृह यंत्रणा आवश्यक असतात. व्यक्ती आणि शासनसंस्था यांच्यातही हितसंबंधांबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो व

व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करते, त्याचप्रमाणे न्यायमंडळी काही खटल्यांच्या निकालाद्वारे अथवा सक्रीय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी transgender इत्यादी समाजघटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही

स्पष्टपणे व्यक्त होते. न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. कायदयानुसार यांचे निराकरण होते व कोणत्याही गटाची व्यक्तीची दडपशाही किंवा हुकूमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. न्यायमंडळाची रचना - भारत हे संघराज्य आहे. केंद्रशासन आणि घटकराज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यात केंद्र व घटकराज्ये. अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ, भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालये व त्यानंतर दुय्यम न्यायालये अशी रचना आहे. सर्वोच्च न्यायालय भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावते असा संकेत आहे. न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली होता काम नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करत अ यावे, यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपल्या संविधानाने केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधान स्पष्ट केल्या आहेत. निष्णात कायदेतज्ज्ञ असलेल्या, उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या पेतिस्वा वर्षी, तर

वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जातो, त्यावर संसदेत चर्चा होत नाही. न्यायाधीशांच्या कृती व निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही. न्यायालयाचा अवमान करणे, हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते. या तरतुदींमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याच बरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते. संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही. परंतु न्यायाधीशांना या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महा महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार आहे. न्यायालयीन सक्रियता - न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते, ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या

पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायदयाचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्त्वाच्या ठरल्या

ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालये होत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा - कायदा पद्धती च्या प्रमुख दोन शाखा आहेत. दिवाणी कायदा, फौजदारी कायदा. उच्च न्यायालय - भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटकराज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. सध्या आपल्या देशात चोवीस उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात.

कुटे असतो हा आनंद? कुटे नसतो हा आनंद? आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोही कडे ही फक्त कल्पन नाच नवे ते सत्य आहे. किंबहुना शास्वत सत्य आहे.

सहज पणे घेऊ तितका आनंद सहज प्राप्त होतो आनंदाच्या बाबतीत असूनही आपण गावाला वळतो आनंद आपन बाहेर शोधत असतो, आणि आनंदातल मनातच असतो आनंदाच्या झर्याचा उगम आपल्या अंतरंगातच होतो.

आनंदाला प्रसिक करतो ते फक्त आनंद. आनंदाला पोजातोही आनंद, आनंदाच भान जागृत ठेवणं हेच आनंदच रहस्य आहे. आकांश अगाने साताळेवर आनंद होता. येतो आपल्या वर्षासोबत असतो म्हणजे आपल्या

आपल्या श्वासाच ही आपल्याला भान नसत खर तर श्वास शरीर आणि मन याना जोडणारा पेट्रो. हा पेट्रो आपण जाणीव पुर्वक वापरत नाही पोटात घेऊन खोलवर श्वास घेऊन तो आरोग्य साठी चांगल, असं नवेत तर त्यामुळे मनही शांत होत असल्या मुख्य म्हणजे श्वासच घर धरून मनापर्यंत पोहोचता येत मनाची नात जोडता येते. पण आपल्या श्वासा कडे लक्श देणे आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो आपन क्षणाकडे कडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजळतो, मावळतो जर आपण दिवस लक्ष देत नाही. सुर्यदय सुर्यस्त होतो तोही आपन निठ पाहत नाही तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे, हेही आपन गृहीत धरतो. जे जे आनंद देणार आहे ते गुणच सरून चालल्या मुळे आपल्याला दृष्टीच कौतुक वाटत ना दृष्टीचे. आपल्या श्वासाच आपल्या अस्तिवाच आपल्या अस्तीवाच्या आनंदात भान हव.